छान दिसत आहे नेचर हि सुंदर आहे त्याठिकाणी आणि आकाश दिसतय वरती.

खूप छान दिसतय ते प्रवाशांकरिता सुरक्षित अशी आहेत.

खूप छान पद्धतीने कलरिंग करत आहेत त्या ताई आहेत आणि बाजूला नक्षीदार अशी चादर अंथरलेली --

या ठिकाणी सुभासचंद्र बोस आहे टोपी घातलेली दिसते त्या ठिकाणी खूप मस्त अस दृश दिस दिसत आहे.

इतर वस्तू दिसत्यात त्या ठिकाणी साबण दिसतायत फिनाईल दिसतायत छान पद्धतीने दिसत आहे नेचर वगैरे.

खूप सुंदर गेट आहे आणि एन्ट्रीच गेट आहे ते आणि बाजूला झोपडी दिसतेय कसलीतरी --

छान पद्धतीने चालू ये त्याच काम वगेरे. कटिंग च दुकान आहे छान पद्धतीच.

या ठिकाणी हॉटेल क्रिष्णा दिसत आहे. मस्त आहे हॉटेल वगेरे दृश्य छान आहे. कलरिंग वगैरे व्यवस्थित केलेलय तिला

या ठिकाणी जयपुर च दिसत आहे. हा जंक्शन आहे. सायकलिंग चा आहे खूप सुंदर आहे.

एकशे पंचाहात्तर तीनशे पंचावन्न आशे किमती दिलाय पाकिटांवर. खूप छान चांगल्या पद्धतीच्या किमती दिल्या आहेत. खूप चांगल छान दिसत आहे.